फवरूद्दीन हसन अली अँड ब्रदर्स असं पण लिहिलेलं आहे.

समोर एक खूप मोठी बिल्डिंग दिसून येत आहे.

वातावरण दिसून येतं आहे. तिथे एक माणूस पण दिसून येतं आहे. अवतीभवती मोठे झाडं पण आहेत.

बेड च्या समोर कपाट ठेवलेला आहे. कपाटावर एक खूप पुरानी टी_व्ही ठेवलेली आहे.

कम्प्लीट असं आहे आणि बाहेर काही बल्ल्या वगैरे लावून दिसत आहेत समोर गिट्टी ठेवलेली दिसून येत आहे.

आणि तिथे एक खूप सुंदर अशी वाटचाल पण आहे.

थाळांच्या अवतीभवती काही लोकं बसलेले दिसत आहेत.

शेतामध्ये खूप सुंदर अशा उभ्या आहेत बांधलेले आहेत.

समोर एक दुकानं दिसतं आहे. त्या दुकानाचं नाव मा शारदा--

हे एक भोजनालय आहे बाहेर खूपच लोकांची गर्दी दिसतं आहे.

हे आणि पाठीवर बॅग आहे काही लोकं बस कडे येतानी दिसून राहिलेले आहे.

किराणा दुकान चे जी खिडकी आहे ती खुली आहे आणि छत जी आहे--

समोर खूपच मोठं असं बिल्डिंग दिसून येत आहे त्या बिल्डिंग च्या अवतीभवती --

साईच्या बिल्डिंगच्या समोर एक कार उभी आहे.